लिबर ऑफीस कॅल्क मधील लिंकिंग वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण कॅल्क मध्ये इतर शीट्स चा उल्लेख करणे कॅल्क मध्ये हयपर्लींक चा उपयोग करणे शिकुया
येथे आपण ऑपरेटिंग सिस्टम स्वरुपात उबुंटु लिनक्स वर्जन 1004 आणि 334
लिबर ऑफिस सूट वर्ज़न वपरणार आहोत
जर तुम्ही दोन्ही स्प्रेडशीट सेव केली असेल तर लिबर ऑफीस कॅल्क तुम्हाला इतर शीट्स च्या सेल वरुन सद्याच्या शीट्स च्या सेल मध्ये इतर स्प्रेडशीट वरुन एक सेल रेफरेन्स करण्याची परवानगी देते
चला personal finance trackerओडीएस उघडूया
आपल्या फाइल ची शीट 1 पर्सनल फायनान्स ट्रॅकर साठी स्प्रेडशीट समाविष्ट करते
मी कॉलम्स स्पेंट आणि रिसीव्ह्ड मध्ये काही संख्या समाविष्ट केल्या आहेत
आता अनुक्रमे कॉस्ट आणि स्पेंट घटका खालील एकूण बेरीज शोधू
सी9 सेल वर क्लिक करा आणि फॉर्मुला इस इक्वॉल टीओ सुम कंसाच्या आत सी3 कॉलन सी7 टाइप करा
नंतर Enter की दाबा
डी9 सेल वर क्लिक करा आणि तोच फॉर्मुला वापरुन बेरीज शोधा
आता आपण सेल रेफरेन्सिंग वापरुन कॉस्ट आणि स्पेंट खालील एकूण रक्कम वेगळ्या शीट्स वर प्रदर्शित करूया
शीत 2 टॅब वर क्लिक करूया
हे नवीन शीट उघडेल
आता आ1 सेल वर क्लिक करा आणि त्या आत कॉम्पोनेंट शीर्षक टाइप करा
बी1 सेल वर क्लिक करा आणि त्या आत बॅलन्स शीर्षक टाइप करा
आता शीर्षका खाली घटकांची नावे प्रविष्ट करा
आ3 सेल वर क्लिक करा आणि कोस्ट्स टाइप करून Enter दाबा
कोस्ट्स खाली आ4 सेल मध्ये पुढचा घटक स्पेंट प्रविष्ट करा
आता रिकाम्या सेल बी3 वर क्लिक करा
शीर्षक कॉस्ट आणि स्पेंट खाली सेल्स बी3 आणि बी4 जवळ एकूण रक्कम असेल
ज्याची आपण शीट 1 मध्ये गणना केली होती
हे रेफरेन्सिंग द्वारे करूया
सेल बी3 मध्ये सेल रेफरेन्स बनविण्यासाठी इनपुट लाईन च्या पुढे इक्वॉल टीओ चिन्हा वर क्लिक करा
आता शीट टॅब वरील शीत 1 क्लिक करा
या शीट मध्ये आपण सेल सी9 वर क्लिक करूया जी कोस्ट्स कॉलम खाली बेरीज समाविष्ट करते
लक्ष द्या इनपुट लाईन मध्ये शीत 1 डॉट सी9 स्टेट्मेंट प्रदर्शित झाले आहे
आता इनपुट लाईन पुढील चेक मार्क वर क्लिक करा
लक्ष द्या की शीत 1 टॅब मध्ये कोस्ट्स खाली डेटा ची एकूण बेरीज आपोआप शीत 2 टॅब मधील बी3 सेल मध्ये प्रविष्ट झाली आहे
या प्रमाणे रेफरेन्सिंग द्वारे तुम्ही इतर घटकांची एकूण बेरीज प्रविष्ट करू शकता
जर येथे खूप डेटा कंटेंट सोबत अनेक शीट्स असतील तर डेटा संक्षिप्त पणे प्रस्तुत करण्यासाठी रेफरेन्सिंग उपयुक्त ठरू शकते
आता कॅल्क शीट मध्ये हायपरलिंक निर्माण करणे शिकुया
तुम्ही हायपरलिंक चा वापर
स्प्रेडशीट च्या आत मध्ये वेगळ्या स्थानासाठी इतर फाइल्स किंवा वेब साइट्स साठी ही करू शकता
personal finance trackerओडीएस मध्ये पर्सनल फायनान्स ट्रॅकर इस इन शीत 1 मध्ये आहे आणि बाकीचे कंटेंट शीत 2 मध्ये आहे
समजा आपल्यास शीत 1 वरुन शीत 2 मध्ये जायचे असल्यास प्रथम शीत 1 टॅब वर क्लिक करा
येथे बी14 सेल वर क्लिक करा आणि शीत 2 प्रविष्ट करा
तुम्ही पाहु शकता की इनपुट लाईन वर शीत 2 नाव प्रदर्शित झाले आहे
आता इनपुट लाईन मधील टेक्स्ट शीत 2 निवडा
टेक्स्ट निवडल्या नंतर टूल बार मधील हायपरलिंक आयकॉन वर क्लिक करा हायपरलिंक डायलॉग बॉक्स दिसेल
डाव्या बाजू वरील डॉक्युमेंट पर्याय निवडुया
डायलॉग बॉक्स मधील टार्गेट इन डॉक्युमेंट आयकॉन वर क्लिक करा
एक नवीन टार्गेट इन डॉक्युमेंट डायलॉग बॉक्स दिसेल
आता शीत पर्याया पुढील प्लस चिन्हावर क्लिक करा
प्रदर्शित झालेल्या डायलॉग बॉक्स मधील शीत 2 पर्याया वर क्लिक करा
एप्ली बटना वर क्लिक करा आणि नंतर क्लोज बटना वर क्लिक करा
आता हायपर लिंक डायलॉग बॉक्स वरुन एप्ली बटना वर क्लिक करून नंतर क्लोज बटना वर क्लिक करा
सेल मध्ये शीत 2 टेक्स्ट च्यासमोर सह चिन्हांकीतSheet 1 टॅब प्रदर्शित होते
जेव्हा आपण शीत 2 टेक्स्ट वर क्लिक करू तर हे आपणास थेट त्या शीट वर घेऊन जाईल जेथे आपण कोस्ट्स साठी रक्कम प्रविष्ट केली होती
आपण हायपरलिंक निर्माण केली आहे
हायपरलिंक काढून टाकण्यास प्रथम हायपरलिंक्ड टेक्स्ट शीत 2 निवडा
आता राइट क्लिक करा आणि कॉंटेक्स्ट मेन्यु वरुन डिफॉल्ट फॉर्मॅटिंग पर्याया वर क्लिक करा
टेक्स्ट आता हायपरलिंक्ड नाही
हे डॉक्युमेंट्स टेक्स्ट मधील एका सध्या टेक्स्ट प्रमाणे आहे
या बद्लास अंडू करूया
हा पाठ येथे संपत आहे
संक्षिप्त रुपात आपण कॅल्क मधील इतर शीट्स रेफरेन्स करणे कॅल्क मध्ये हायपर लिंक वापरणे शिकलो
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो